सी आणि C मधील अरेज वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत
या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकू अरे म्हणजे काय
अरे ची घोषणा
अरे चे आरंभीकरण
अरे वरील काही उदाहरणे
आपण काही सामान्य एरर्स आणि त्याचे उपाय देखील पाहु
हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी उबुंटु ऑपरेटिंग सिस्टम वर्जन 1104 जीसीसी आणि g कंपाइलर व्हर्शन 461 वापरत आहे
अरे च्या परिचया सह प्रारंभ करूया
अरे म्हणजे डेटा किंवा समान डेटा प्रकाराचा संग्रह
अरे इंडेक्स 0 पासून सुरू होतो
पहिला घटक इंडेक्स 0 मध्ये संग्रहीत आहे
अरेज चे तीन प्रकार आहेत सिंगल डायमेन्शनल अरे
त्वो डायमेन्शनल अरे आणि multi डायमेन्शनल अरे
या ट्यूटोरियल मध्ये आपण सिंगल डायमेन्शनल अरे ची चर्चा करूया
सिंगल डायमेन्शनल अरे कसा घोषित करायचा ते पाहु
या साठी सिंटॅक्स आहे data टाइप अरे चे नाव आणि आकार
उदाहरणार्थ येथे आपण 5घटक असलेले इंटिजर अरे स्टार घोषित केला आहे
अरे इंडेक्स स्टार 0 ते स्टार 4 पासून सुरू होईल
आपण एक अरे ची घोषणा पहिली आहे
आता आपण एका अरे ची सुरवात पाहु
या साठी सिंटॅक्स आहे data टाइप अरे चे नाव आणि घटकांच्या समान असलेला आकार
उदाहरणार्थ येथे आपण इंटिजर अरे स्टार 3 आकारा सह घोषित केला आहे
1 2 आणि 3 अरे चे घटक आहेत
येथे इंडेक्स स्टार 0 ते स्टार 2 पासून सुरू होईल
चला आता उदाहरणां कडे वळू
मी आधीच एडिटर वर प्रोग्राम टाइप केला आहे
मी तो उघडते
कृपया आपल्या फाइल चे नाव arrayसी आहे याची नोंद घ्या
या प्रोग्राम मध्ये आपण एक अरे मध्ये संग्रहित घटकांच्या बेरजेचे गणन करणार आहोत
मी आता कोड समजावून सांगते
ही हेडर फाइल आहे
हे आपले मेन फंक्शन आहे
येथे आपण एक अरे स्टार 3 आकारा सह घोषित आणि सुरू केला आहे
4 5 आणि 6 अरे चे घटक आहेत नंतर आपण इंटिजर वेरिएबल सुम घोषित केला आहे
येथे आपण अरे चे घटक जोडू आणि परिणाम सुम मध्ये संग्रहित करू
लक्ष द्या 4 इंडेक्स 0 मध्ये 5 इंडेक्स 1 मध्ये आणि 6 इंडेक्स 2 मध्ये संग्रहीत होईल
नंतर आपण बेरीज प्रिंट करू
हे आपले रिटर्न स्टेटमेंट आहे
आता सावे वर क्लिक करा
प्रोग्राम कार्यान्वीत करू
कृपया कीबोर्ड वरील Ctrl Alt आणि टीटी कीज एकत्रित दाबून टर्मिनल विंडो उघडा
संकलित करण्यासाठी टाइप करा जीसीसी स्पेस अरे डॉट सी स्पेस हायपेन ओ अरे आणि Enter दाबा
कार्यान्वीत करण्यासाठी टाइप करा डॉट स्लॅश अरे
Enter दाबा
येथे आउटपुट म्हणून असे दर्शविले जाईल ठे सुम इस 15
आपल्या संबंधात येऊ शकणारे काही सामान्य एरर्स पाहु
प्रोग्राम वर परत या
समजा ओळ क्रमांक 4 येथे आपण कर्ली ब्रॅकेट्स टाइप करायला विसरलो सावे वर क्लिक करा
काय होते ते पाहु
टर्मिनलवर परत या
अगोदर प्रमाणे संकलित करू
आपल्याला एक एरर दिसेल
इन्व्हॅलिड इनिशियलायझर आणि एक्सपेक्टेड आयडेंटिफायर ओर ब्रॅकेट बेफोर न्यूमेरिक कॉन्स्टंट
याचे कारण अरेज कर्ली ब्रॅकेट्स च्या आतच सुरू केला पाहिजे
प्रोग्राम वर परत या
एरर दुरुस्त करू
ओळ क्रमांक 4 येथे कर्ली ब्रॅकेट्स टाइप करा
आता सावे वर क्लिक करा
कार्यान्वीत करू
टर्मिनलवर परत या
अगोदर प्रमाणे संकलित करू आणि अगोदर प्रमाणे कार्यान्वीत करू
होय हे कार्य करत आहे
आता आपण C मध्ये समान प्रोग्राम कार्यान्वीत करू
प्रोग्राम वर परत या
मी येथे काही गोष्टी बदलते
प्रथम कीबोर्ड वरील Shift Ctrl आणि स् कीज एकत्रित दाबा
आता डॉट सीपीपी एक्सटेन्षन ने फाइल सेव करा आणि सावे वर क्लिक करा
हेडर फाइलला आयोस्ट्रीम म्हणून बदलू
आता यूझिंग स्टेटमेंट समाविष्ट करू
C मध्ये एक arrayची घोषणा आणि आरंभीकरण समान आहे
म्हणून येथे काहीही बदलण्याची गरज नाही
प्रिंटफ स्टेटमेंट च्या जागी काउट स्टेटमेंट लिहा
फॉर्मॅट स्पेसिफायर आणि बॅक स्लॅश न् ला डिलीट करा
आता कॉमा डिलीट करा आणि दोन ओपनिंग एंगल ब्रॅकेट्स टाइप करा
येथे ब्रॅकेट डिलीट करा
पुन्हा दोन ओपनिंग एंगल ब्रॅकेट्स टाइप करा
आणि डबल कोट्स च्या आत टाइप करा बॅक स्लॅश न् आता सावे वर क्लिक करा
कार्यान्वीत करू
टर्मिनलवर परत या
संकलित करण्यासाठी टाइप करा g स्पेस अरे डॉट सीपीपी स्पेस हायपेन ओ स्पेस अरे1
येथे आपल्याकडे अरे1 आहे कारण आपल्याला अरे डॉट सी फाइल साठी आउटपुट पॅरमीटर अरे ओवरराइट करायचा नाही
आता Enter दाबा
कार्यान्वीत करण्यासाठी टाइप करा डॉट स्लॅश अरे1
Enter दाबा
असे आउटपुट दर्शविले जाईल ठे सुम इस 15 आपण पाहु शकतो की हे आपल्या सी कोड प्रमाणे आहे
आता आपण दुसरी सामान्य एरर पाहू
प्रोग्राम वर परत या
समजा येथे ओळ क्रमांक 7वर मी star1 star2 आणि star3 टाइप करेल
सावे वर क्लिक करा
कार्यान्वीत करू
टर्मिनलवर परत या
मी प्रॉम्प्ट क्लियर करते
अगोदर प्रमाणे संकलित करू
अगोदर प्रमाणे कार्यान्वीत करू
आपल्याला एक अनपेक्षित आउटपुट मिळेल
याचे कारण अरे इंडेक्स 0 पासून सुरू होतो
प्रोग्राम वर परत या
आपण येथे पाहु शकतो अरे इंडेक्स एक पासून सुरू होतो
महणून हे एरर देत आहे
चला एरर दुरुस्त करू
येथे टाइप करा 0
येथे 1 आणि 2
सावे वर क्लिक करा
कार्यान्वीत करू
टर्मिनलवर परत या
अगोदर प्रमाणे संकलित करूअगोदर प्रमाणे कार्यान्वीत करू
होय हे कार्य करत आहे
आता आपण स्लाईडस् वर परत जाऊ
संक्षिप्त रूपात या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो
अरेज
सिंगल डायमेन्शनल अरेज घोषित करणे सिंगल डायमेन्शनल अरेज सुरू करणे उदाहरणार्थ इंट star34 5 6 अरे चे घटक जोडणे उदाहरणार्थ सुम इस इक्वॉल टीओ स्टार 0 प्लस स्टार 1 प्लस स्टार 2 असाइनमेंट
अरे मध्ये संग्रहीत घटकांच्या भेदाचे गणन करणारा एक प्रोग्राम लिहा
प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे